हे फोटो एस.बी.आय. --

हे फोटो एखादया जुन्या किल्ल्याचे वाटत आहे या मधील कला कृती तुटलेली दिसत आहे हे दगड दिसत आहे ह्यामध्ये हे वरती आजू बाजू चे परिसर बघण्यासाठी असेल असे वाटत आहे.

हे फोटो एखांद्या शोरूम मधील वाटतं आहे ह्या मध्ये एक्साईड कंपनी चे रिक्षा लावलेली दिसत आहे आणि हे प्रदर्शन करण्यासाठी आणलेले दिसत आहे.